शटर दिसत आहे एक मशीन दिसत आहे पोती दिसत आहे बोर्ड दिसत आहे बिल्डींग दिसत आहे.

मला स्टेशनरीच दुकान दिसत आहे.

छोटी छोटी झाडे दिसत आहेत भिंत दिसत आहे.

कार चा कलर व्हाइट आहे एक ब्लॅक कलर ची आहे.

बिल्डींगचा कलर व्हाईट आहे.

अ ख्रिसमस ट्रि दिसत आहे चांदण्या लावलेल्या दिसत आहे पडदा लावलेला दिसत आहे.